जमीनीवर छोटे हिरवे गवत आहे जवळच आपल्याला एक कचर्याचा डबा दिसत आहे.

आपण बगु शकतो पत्र्याचे शेड आहे पत्र्याच्या शेड मध्ये दोन पांढऱ्या कलरच्या कार पार्क केलेल्या आपल्याला दिसत आहे.

धन्यवाद असे नाव लिहलेले आहे गेट मधुन एक कार जाताना आपल्याला दिसत आहे.

लेण्यानवर चढण्यासाठी पायर्या आहेत.

ब्लँकेट वर काही पान फुल आहेत.

पुलाच्या आजुबाजुला कंपाऊंड केलेल दिसत आहे.

आपण बगु शकतो समोर एक शोभा नावाची निळ्या कलरचे पोस्टर आहे.

आपण बघु शकतो बरीच अशी गर्दी आहे.

आपण बगु शकतो जमीनीवर--

निळ्या कलर च्या टोपली जवळ एक पांढरी छोटी पाटी आहे.

शेजारी एक छोट्या पत्र्याची टपरी आहे.

तसेच टेबला च्या आजु बाजुला बरीच अशी गर्दी आहे.

पेट्रोल पंप शेजारी एक लाइटचा खांब आहे.